अस मोठा एक खंबा हाय जळलेले गवत हाय हिरवे गवत हाय आणि तिकडे पलीकडे एका कोपऱ्यात एक मंदिर हाय तिकडे काय दिसतंय ते पहा आणि पाय ठेवायचा तर ठेव.

काय ते नाय ते सगळं सामान दाखवते याच्यात दोन कॉम्पुटर आहे टेबल वैगरे तिकडे हे बसायला गुलाबी टेबल्स हे हाय फटकन --

लाईट लावून पण याच्या खाली काय काय दाखवलेलं नाहीये.

झाड आहे हिरवेगार चांगले झेंडूचे फुल आहे आता मला याच्यात एवढं दिसलं तुला काय दिसतं ते पाहे.

बॅग घेऊन चालला वाटतं ते गावाला बसस्टँड वर आहे एसट्या आहे लोकं उभी आहेत.

लायटिंग असं मोठं स्टॅण्ड सारखं बसवलंय माती हाय खाली काही इथं काही आहेत बरोबर --